वेगळ्याच प्रकाराची बिल्डींग आहे त्या बिल्डींग्जला --

तिन्ही मोदी कोटा आहेत आणि एक निळ्या रंगाचा कोटा आहे एक पिवळ्या रंगाचा आणि --

हा एक हा चित्र निसर्गाचा चित्र आहे जिथं जिथं पाणी आहे आणि ते पूर्ण नदी आहे एक तिथं मोठी मोठ्या--

हा एक खूप मोठा हॉल आहे आणि हा एक तेलाची फॅक्टरी आहे इथं खूप सारे तेल आहेत.

छान प्रकारे केलेली आहे केलेली आहे इथे खूप सारे लोकं आहेत अ --

आणि बाजूला एक रेड कार आहे .

आणि हा रूट पूर्ण खाली आहे पण इथं गाडी ये जा करतात.

हा एक कॉलेज चा म्हणजे हा एक कॉलेजचा आह बोर्ड लागलेला आहे इथं --

कॉलेज आहे आणि इथं ऐअर फोर्स आर्मी क्लर्क्स एस_एस_सी एन_डी_ए आय_बी_पी --

ढवाळलेला आहे इथे खुप प्रकारे पाणी वाहत आ--

आणि खूप छान वातावरण आहे इथला.

उलटे करून टांगून ठेवलेली आहेत इथे खूपसारे माणसे आहेत त्यांनी पिक्चरर्स लावलेले आहेत दिवाली --

त्या टेबल वर पेपर ने पूर्ण टेबल झाकलेला आहे आणि मॉनीटर काळ्या रंगाचा आहे आणि तिथे एक चेअर आहे.

आणि मागं रॅक्स वर बिस्किट्स साखर वगैरे वगैरा इत्यादी असे आ--

हे एक बियर शॉप आहे जिथं वेगवेगळ्या प्रकारचे बियर भेटतात जसे की रॉयल स्टॅग --

हे एक खाली पटांगण आहे आणि हा पूर्ण हिरवागार आहे आणि इथे दमट दमट वातावरण आहे पूर्ण लंबे लंबे झाडे आहेत .

दुसऱ्या काठी जाण्यासाठी मार्ग आहे आणि अ इथं झाडे आहेत आणि इथं--

आणि आजूबाजूला आहे आणि रह एक बाईक आहे हा रेल्वे स्टेशन पूर्ण प्रकारे खाली आहे .

टी_एच_एन_के आहे आणि वाय_ओ_यु आणि थॅंक मधला ए निघालेला आहे.

आणि तिथं एक अ पुलिया आहे आणि त्या पुलियावरून --

एक प्रिं दोन प्रिंटर्स च्या मशीन्स आहेत आणि इथं वेगवेगळ्या प्र वेगवेगळ्या प्रकाराचे मोबाईल्स आहेत.

हां एक पब्लिक प्लेस आहे आणि हा बस स्टॉप सारखा प्लेस आहे इथे खूप सारे कारण कि इथे खूप सारे बाइक्स आहे आणि इथं एक--

पाण्याची सुविधा लागलेली आहे तिथून लोकं पाणी आणतात बॉटल्समध्ये आणि इथं खूप सारे लोकं मास्क स्कार्फ --

हा हा इथं इथलीच जागा पूर्ण म्हणजे हे कोरीव काम केलेलं आहे इथं --

उम्म वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांची चित्रं अशी कोरलेली आहेत सामोरच गेटवर तीन माणसाची वेगवेगळी चित्रं कोरलेली आहेत .

एक लॅपटॉप आहे आणि एका माणसाने सेल्फी काढलेली आहे त्या से सेल्फी सोबत आह --

आणि ह्याच्या मागे एक आहे त्या अलमारीमध्ये असे प्रकारे लिक्विडड्स ठेवलेले आहेत.

हा एक चित्राचा कुत्रा आहे आणि इथं खालती चित्रामध्ये खूप सारे वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे चित्र लावलेले आहेत .

अ पिंक वाली गादी आहे आणि एक जांभळ्या रंगाची गादी आहे आणि एक हिरवट रंगाची गादी आहे.

या रंगाच्या गाद्या ठेवलेल्या आहेत आणि त्या गाद्या रेड कार्पेटवर ठेवलेल्या आहेत इथं--

दोन बॉक्सेस आहेत एक खिडकी आहे आणि तीन चार सीलिंग फॅन्स आहेत आणि याच्या मध्ये एक खांब आ--

वापर केलेला जातो आणि इथं एक ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरला त्या गाडीला हि--